येईन ना मी काय डॉक्युमेंट वैगरे काय लागते का? हा डॉक्युमेंट तुला सांगतो तुला तस. बर मग मला अह ते सेंड कर मला मेसेज टाक मला काय काय लागतंय ते मी रेडी करतो रिज्युम. हा ते , तिथं बोलायचं तू तूच कर सार मी येईन फक्त तिथं. आह मी करतो ना ते. हम्म आज कस काम होत?

आजच काम बर आहे एकदम.

हा बसून आहे तुला येवड तान बी राहणार होऊन जाईल ते.

हो का?

म्हणजे कंटिन्यू बसून काम आहे का तिथं? हा वाटेल तेव्हा उठायचं काय लिह्त्यात तिथं सगळं देत्यात चहा नाश्ता सगळं जेवण.

मग? हम्म तस काय एवढं हि नाही सकाळी जायचं.

बर मग पाहू मग करतो मी तुला हे करतो मग? मी तुले सांगतो मग ते काय काय नाही.

अह मग पाहे मग आह

बस काही नाही मग. ते दुसरं सोन होत चाललं का?

हा. ते भेटलं होतं मला त्यादिवशी.

ह्याला ना ,

ठेव मग. हॅलो

मी का

मी ऑफिस ल आहे तू कुठे आहे काय करायला ऑफिस ला

कसल प्रोजेक्ट काय रिकामे कामे करतोय रे तू मार्केट ला यायच मार्केट ला थांबायच काय प्रोजेक्ट तयार करतोय तू अरे ते बॉस ने लावल आहे न कामाला आर कुठ अरे कोणते बॉस नि कामाला लावल आहे तुला अस अरे आलेल आहे अरे मटेरियल आल आहे काल कंपनी चा तो मटेरियल च मला डाटा एंट्री करायच आहे

तुझ्या डोक्याच्या बाहेर आहे रे ते माझ्या डोक्याच्या बाहेर जारी असल तरी माझ्या डोक्यात येत की र आलेल्या मटेरियल चा हिशोभ करणे त्यानंतर त्याचा सेपरेटली कुठे ठेवायचा आहे काय ठेवायच आहे ते ठेवणे आणि ठेवल्या नंतर त्याची नोंद असणे गरजेच आहे करांकि आपल्याला नाहीका कडायला पाहिजे की कुठली वस्तु आपण कुठे ठेवली म्हणजे कम्प्युटर डिवाइस मध्ये सर्च केल न लॉकर नंबर दहा मध्ये आपल्याला ते सापडते ती वस्तु भेटू शकते याच्या साठी आपल्याला ते डेटा एंट्री कारव लागत

हे आशे काम असतात ऑफिस ला आपल्या

तुला करायच का ते शिकायच

तुला शिकायच असल की यूट्यूब ला जायच आणि शिकायच

आणि ऑफिस च काम झाल्यानंतर मग मी जाणार आहे जिम ला जिम करणार

नंतर थोडस इतर काही तरी वाचून वगेरे काही तरी चालू ठेवशील अह अह अह बस हो का काय घर बांधल तू घराला बोलावल नाही घरभरणीला काही नाही लाडू पेडे वाटले काही माहीत नाही गाडी घेतली तर माहीत नाही अरे कोण घेतल रे घर कुठ घेतल अरे तू घर घेतल की र

मी बघितल ना काय बघितल तू यूट्यूब ला सोडल होत ना माझा आवाज क्लियर येतोय का तुला हो रे माझा येतोय का तुला आवाज

मी आता वापरतोय बघ ओप्पो रेनो सिक्स वॉव फोन चेंज करणार आहे मी आता

हम्म हम्म वाहिनी कडे कोणता फोन आहे तिच्या कडे आय फोन सिक्स वाहिनी ला काबर आय फोन सिक्स घेऊन दिला आहे तू हो का आणि कॉलेज ला गेल्याच्या नंतर त्या किती तास कॉलेज असत पाच तास बसवून ठेवतात का नुसत

माशया मारत माशया मारत किवा मच्छर मारत हो का तुझी बायको काय करती रे माझी बायको हॉस्पिटल मध्ये आहे रे माझी बायको नर्सिंग केलेली आहे न तिणी

कोणत्य हॉस्पिटल ला इथ ई स आय हॉस्पिटल म्हणून आहे औरंगाबाद च मोठ

नाही जॉयनिंग झाली सर आमची पण त थोड मीटिंग घेण्याची मीटिंग घ्यायची होती डॉक्युमेंट दिलले त्यांना मीटिंग घेतल्याच्या नंतर जॉयनिंग होणार आहे आम्ही

माझ झालेले आहे बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स तुझ झाल आहे का हो हो ग्रॅजुएशन कंप्लीट आहे माझ ते नाही म्हणत आहे मी मी हे म्हणतोय तुझ ते जॉब च काय झाल जॉब च झाल आहे पण सर आले नाही अजून मुंबई वरुण मुंबई च ते हॉस्पिटल च काम झाल आहे सर मोठ करांकि ते सर च खूप ब्रांचेस वाढत चलले आहेत ना मग तित मुलांची भारती जे असते ते संख्ये प्रमाणे वाढत जाणार आहे त मंग सर ते मुंबई मध्ये शाखा ओपेनिंग करायसाठी गेलेले आहेत तर मुंबई वरुण येणार आहेत ते सर आल्याच्या नंतर मंग मी पण तुम्हाला कॉल करून बोलाऊन घेणार आहे तुम्ही सर सोबत भेटून घ्या सर सोबत भेटल्याच्या नंतर सर सोबत एकदा समार्क झाल्या च्या नंतर मग तुम्ही ड्यूटि जॉइन करू शकता मनात असल की अरे पण आस किती दिवस बसणार मी झाले की दोन महीने होऊ लागले न नाही तुमच पण बरोबर आहे पण सर च कस असत सर ना जास्त टाइम नाही ना सर आता बिझी आहेत करांकि सर खूप बरांचेसस आहेत ना औरंगाबाद शाखा औरंगाबाद मध्ये सर सात ब्रांच आहेत पुन्हा मुंबई मध्ये सर दहा ब्रांच आहे पुण्या मध्ये पूर्ण ऑल महाराष्ट्र मध्ये खूप ब्रांच वाढत चाललेत न हे त बोलण खर आहे

ते कस आहे माहिती आहे का मी जर दोन महीने घरी बसलो ना तर माझ पैसयाच मिनिमम मी आता वीस हजाराचा लॉस मध्ये आहे

मग तुला म्हणल होत गोट्या खेडू आपण दोघ जन गोट्या खिशातस घेऊन फिरतोय अं गोट्या नाही तर पतंग उडाऊ मंग नाही आता अस नाही बोलायच त्याचा तोंड हवा आहे का काय ते अं ते कस आहे लवकर काम झाल न

तू एवढ काबर एवढ घाई करतोय रे तुला काही घरी जाऊन काही जेवण बनवायच आहे का

तुला घरी जाऊन स्वयंपाक कराव लागतो का

काय स्वयंपाक करतो तुला काय येताय स्वयंपाक मधल वांगे बटाटे काय येत

आज काय बनवणार आहे तू मेनूला मी आज अं बणवणार पनील अं पनीर टिक्का पनीर टिक्का का अच्छा

हो का मला बिर्याणी खूप छान बनवता येते

हम्म ते तुझी फ्रेंड येणार होती ते काय झाल रे आली नाही ती

ए अस का बोलतोय रे नालाईक सारख मूर्ख बिनडोक शेंडया मारल्यात न त्यांनी येतो मठल्या आल्या नाही खाली फुकट चे फोटो कडलेत स्नॅपचॅट मध्ये आणि चाले गेले साले

काय राव

हो ना आपल आहे की नाही काही एका फोन वरती आले की नाही पोर अरे तुम्ही कोण आहे काय आहे सर तुमच काय मार्केट आहे मार्केट मध्ये तुमच नाव घेता घेता लोक आशे थर थर घाबरतेत बन बंटी भाऊ बंटी भाऊ आहे न तुमच नाव बंटी भाऊ अबे हम्म माझ नाव काय आहे संगा बर विठ्ठल राव सरनेम

विठ्ठल राव शेंगुळे तुमचे नाव आस काय बोलताय ओ

हम्म हम्म नाव तुझा घेता येते कीर्तन म्हणायच का आता नाम तुझ ऐक ना

ते अं बदणापुर ला चालतो का नाही आता नाही जाणार म्हणा आजपासून येऊ न जाऊन आयन ते एका जणाची जमीन गहाण ठेवायची होती ते पेमेंट द्यायची होती दहा हजार रुपे नको टाइम नाही आहे मला जायच आहे तीन वाजेल आता झाले पाहुणे तीन झाले

अंडरपँट घायायला जायच आहे का

हा काय तू बघितली काय मग तर अं नाही वास आला मना दुरूनस म्हणून मी विचारल नाही

अह जे क्लिअर आहे ते क्लिअर आहे रे खोट काय बोलायचं आहे